पायऱ्या दिसत आहेत आणि एक काड्या रंगाचा गेट इथे गणपती शी फोटो पण आहे.

त्याचा वरती पुष्कळ सारे असं ॲडवटाईजमेंट बोर्ड लागलेला आहे कोको कोलाचं. आणखीन तिथेच एक--

आणि तिथे एक खालच्या साईड ला टीना चे पट्टी आहेत.

तिक झारणा आहे आणि पहाडांवर पुष्कर सारे झाड लागलेले आहेत.

इथे एक मेला लागलेला आहे आणि मधातच एक मोठासा झाड आणि आजूबाजूला पुष्कळ सारे लो--

लायनींनी झाडं लावलेली आहेत न साइडन पुष्कळशी असं मुलं दिसत आहेत.

आणि त्यांच्याच डेस्क वर कंपास बॉटल सारखे वस्तू आहेत.

फ्रेम्स लागलेले आहेत पुष्कळ गौतम बुद्धाचे सावित्री फुलेचे शिवाजी महाराजांचे राधाकृष्णांचे.